एक्सफिग वापरून फीडबॅक डाईग्राम तयार करणे या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
ब्लॉक डाईग्राम क्रियेशन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आम्ही खालील डाईग्राम बनवीलेला आहे
आपण यास ब्लॉक ट्यूटोरियल म्हणूया
कृपया या ट्यूटोरियल ची सुरवात करण्यापूर्वी ब्लॉक्स ट्यूटोरियल व्यवस्तीत समजून घ्या
या ट्यूटोरियल मध्ये आम्ही या पेज वर दाखविल्या प्रमाणे ब्लॉक डाईग्राम कसा तयार करायचा हे समजावु
मी एक्सफिग वर्जन 32 पॅच लेवल 5 वापरेल
आपण blockफिग ब्लॉकफिग ने सुरवात करू जे ब्लॉक्स ट्यूटोरियल मध्ये बनविले होते
चला एक्सफिग वर जाऊ
फाइल नंतर ओपन निवडू
एंट्री एंट्री बॉक्स मध्ये ब्लॉक ब्लॉक एंटर करा आणि ओपन ओपन दाबा किंवा blockफिग ब्लॉकफिग वर डबल क्लिक करा
फाइल फाइल वरील सावे एएस पर्याय वापरुन आपण हे फिगर feedbackफीडबॅक नावाने सेव करू

आपल्याकडे आता feedbackफिग फीडबॅकफिग फाइल आहे
ग्रिड्स ग्रिड्स वर क्लिक करून ग्रिड्स टाकु
कॅन्वस वर किंवा खाली करण्यास उजव्या बाजूचा स्क्रोल बार वापरु शकता
प्रत्येक माउस बटन ना चे कार्य वर उजव्या बाजूला दाखविले आहे
हि भूमिका तुमच्या क्रियेवर अवलंबुन आहे
यास उदाहरणासह स्पष्ट करण्यास मी माउस उभ्या स्क्रोल बार वर घेते
डाव्या बटना पुढील टिप पहा
मी हे दाखविण्यास माउस हलवू शकत नाही कारण जर मी स्क्रोल बार वरुन कर्सर हालवेल तर बटना ची भूमिका बदलेले
लेफ्ट बटन कॅन्वस ला वर घेते आणि राइट बटन खाली
डावे किंवा उजवे बटन क्लिक करण्याशिवाय आपण सेंटर बटनावर क्लिक करून कॅन्वस वर किंवा खाली ड्रग करू शकतो
याप्रमाणे तुम्ही वरील स्क्रोल बार वापरुन कॅन्वस ला उजव्या किंवा डाव्या बाजूला हलवू शकता
आता मी मिड्ल बटना वर क्लिक करेल कॅन्वस पकडून आणि ड्रॅग करून बॉक्स ला मध्यभागी आणेल
जसे मी माउस सोडते बॉक्स मध्य भागी येतो
चला आता या बॉक्स ने सुरवात करून फीडबॅक डाइग्राम तयार करू
हा बॉक्स कॉपी करू
बॉक्स वर क्लिक करून त्यास निवडा
माउस ला नवीन जागेवर घेऊन क्लिक करा आता काही टेक्स्ट टाकु
आता टेक्स्ट boxटेक्स्ट बॉक्स वर क्लिक करू जे डाव्या बाजूच्या पॅनल वरुन टीटी द्वारे निर्देशित आहे
टेक्स्ट चा आकार निवडू
माउस ला वॅल्यू बॉक्स वर घ्या आणि 16 एंटर करा
सेट सेट वर क्लिक करा
आट्रिब्यूट्स पॅनल मधील टेक्स्ट जस्ट टेक्स्ट जस्ट बटनावर क्लिक करू
सेंटर अलाइनमेंट निवडू
पहिल्या बॉक्स च्या मध्य भागी क्लिक करू
ओहो मी बरोबर स्थान निवडलेले नाही
कर्सर काढून टाकण्यासाठी मी वेगळ्या स्थानावर क्लिक करेल
त्या नंतर मी बरोबर स्थानावर क्लिक करेल
कंट्रोल कंट्रोल हा टेक्स्ट टाइप करून माउस क्लिक करा
आता आपल्याला बाणा सह काही ओळी एंटर करायच्या आहेत
पॉलिलाईन पॉलीलाइन बटन निवडू
आट्रिब्यूट्स पॅनल वरुन एरो मोडे एरॉ मोड बटन निवडून दुसरा पर्याय निवडू
एरो टाइप एरॉ टाइप बटन आणि एरो हेड एरॉ हेड वर क्लिक करू
अशा एका पॉइण्ट वर क्लिक करा जेथून तुम्हाला ओळीची सुरवात करायची आहे
हव्या असलेल्या ओळी च्या अंतिम भागावर माउस आणा
आता मधल्या माउस बटना सह तेथे क्लिक करू
ओळ बाणा सह तयार झाली आहे
मला एक वर्तुळ ठेवायचा आहे
डाव्या बाजूच्या पॅनल वरुन सर्कल ओन ठे लेफ्ट निवडू
आपण यास पहिल्या बॉक्स च्या डाव्या बाजूस ठेऊ
माउस क्लिक करा
जसे मी माउस सरकवेल वर्तुळ मोठा होईल
जेव्हा आपल्याला बरोबर आकार मिळेल तेव्हा माउस चे बटन सोडू
मला हवा असलेल्या वर्तुळा पेक्षा हा वर्तुळ मोठा आहे
मी या क्रियेला वरील एडिट बटन वापरुन उंडो अंडू करू शकते
आपण डाव्या बाजूच्या पॅनल वरील डिलीट बटन वापरुन हा ऑब्जेक्ट डिलीट ही करू शकतो
हे आता करूया
क्रॉस हेयर्स सह हाडांचा सापळा दिसेल
सर्व आब्जेक्ट्स चे की पॉइण्ट्स ही दिसतील
क्रॉस हेयर्स ला की पॉइण्ट्स वर घेऊन जा जे वर्तुळ दर्शित करते आणि क्लिक करा
समजा चुकीचा ऑब्जेक्ट डिलीट झाल्यास चिंता करण्याची गरज नाही
तुम्ही यास अंडू करू शकता एडिट एडिट बटना वर क्लिक करा
माउस पकडा उंडो अंडू वर जा आणि माउस सोडा
काही ऑब्जेक्ट्स जवळ ठेवल्यास त्यांना निवडण्यास त्रास होऊ शकतो
तुम्ही ही समस्या झूम झूम फीचर द्वारे सोडवू शकता
डाव्या बाजूला वरील व्ह्यू व्युव्हबटना वर क्लिक करा
त्यास पकडून एखादा ज़ूम पर्याय निवडा
मी झूम टीओ फिट ठे कॅनव्हास वर येऊन माउस सोडते
आता ऑब्जेक्ट्स मध्ये फरक करणे सोपे आहे
आता मी वर्तुळ डिलीट करते
अनझूम करू
स्क्रोल बटन्स चा वापर करून मी डाइग्राम मध्य भागी घेणार आहे

मला डिलीट सिंबल ऑन ठेवणे आवडत नाही कारण चुकीने माझ्याकडून काही डिलीट होऊ शकते
मी कोणतेही दुसरे बटन निवडून यास बदलू शकते
मी डावे वर्तुळ निवडते
मी पुन्हा वर्तुळ काढते

मला या ओळीवरुन आणखीन एक ओळ टाकायची आहे
या साठी अगोदर आपण ओळी वर डॉट डॉट टाकु
डाव्या बाजूच्या पॅनल वरील लायब्ररी लाइब्ररी वर क्लिक करू
लाइब्ररी पुस्तकांच्या ढिगा द्वारे दर्शविलेली आहे
एक डायलॉग विंडो उघडेल
लाइब्ररी च्या बाजूला नोन लोडेड नन लोडेड सांगत आहे
त्यावर क्लिक करून पकडून ठेवा
उपलब्ध लाइब्ररी ची सूची दिसेल
माउस ला लॉजिक लायब्ररी लॉजिक लाइब्ररी वर घेऊन जा आणि सोडा
स्मॉल डॉट लहान बिंदू वर डबल क्लिक करून त्यास निवडा
डायलॉग विंडो बंद होईल
आपण लहान डॉट सोबत क्रॉस हेअर पाहत आहोत
क्लिक करून डॉट ला ओळी वर ठेऊ
कर्सर आणि लहान डॉट पुन्हा दिसत आहे आणि सुचवत आहे की आपण यास इतर स्थानावर ही ठेऊ शकतो
आपल्याला तो डॉट इतर स्थानावर ठेवायचा नाही
माउस चे उजवे बटन क्लिक करून यास बंद करू
उजवे बटन उंडो अंडू चे कार्य करते
या मध्ये डॉट ची निवड काढून टाकली आहे
चला या डॉट पासून वर्तुळ पर्यंत ओळ कढूया
polylineपॉलीलाइन निवडू
अगोदरच्या निवडी जसे की एरो मोडे एरॉ मोड आणि एरो टाइप एरॉ टाइप लक्षात ठेवल्या आहेत
एक्सफिग एक सेशन मध्ये पॅरमीटर वॅल्यूस लक्षात ठेवतो
डॉट वर क्लिक करा
माउस ला खाली घ्या आणि क्लिक करा
माउस ला डाव्या बाजूला वर्तुळाच्या खाली पोहेचेपर्यंत वळवा क्लिक करा
माउस ला वर्तुळा वर घ्या आणि माउस च्या मधल्या बटना वर क्लिक करा
वर्तुळाच्या डाव्या बाजूला कॉपी द्वारे आणखीन एक ओळ काढू
एक्सफिग च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात असलेले फाइल बटन फाइल बटन वापरुन ही आकृती सावे सेव निवडून सेव करू
आता फाइल ला एक्सपोर्ट करू
पुन्हा एकदा fileफाइल बटना वर क्लिक करू आणि एक्सपोर्ट एक्सपोर्टनिवडू
आता languageलॅंग्वेज निवडू आणि नंतर पीडीएफ
आपल्याला feedbackपीडीएफ फाइल मिळेल
ओपन feedbackपीडीएफ या कमांड द्वारे फाइल उघडू
आपल्याकडे आपल्याला हवा असलेला ब्लॉक डाइग्राम आहे
आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे
तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे
ब्लॉक मध्ये वेग वेगळे ऑब्जेक्ट ठेवा
रोटेट आणि फ्लिप या क्रिया करण्याचा प्रयत्न करा
एडिटर मधील feedbackफिग फीडबॅकफिगफाइल पहा आणि विविध घटक ओळखा
लाइब्ररी चा वापर करून संपूर्ण वेगळा ब्लॉक डाइग्राम तयार करा
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे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
डि गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
आम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सहभागाचे स्वागत करतो